आणि तस बघायला गेल तर या दृश्यामध्ये आपल्याला बँक च्या बाहेरच्या अ एरिया च्या आपल्याला दर्शन घडवून जात आहे.

हे दृश्य क्यारा मेल्लास केक शॉपच आहे आणि त्याच्या बाहेर आपल्याला थोडस दाखवतेय की काय काय आहे शेजारी झेरॉक्स च दुकान आहे त्याच्या शेजारी एक उपहार गृह आहे.